रंगाचा लहान ड्रम दिसत आहे इथं पंखे लावलेले आहेत.

आणि बाजूमध्ये गाडी ठेवलेली आहे.

बियर अँड वाईन लिहिलेलं दिसत आहे.

इथे खूप सारे पेंचर पेंचेस पेंचकस वगैरे आहेत.

एक काचेची बनलेली आहे खालती एक--

सॉरी दोन ट्रक आहेत दोन माणसं दिसत आहेत.

इथं एक आयमाय दिसत आहे.

इथं काही बांगड्या अ कागदामजे मध्ये ठेवली आहेत.

ह्या दोन गाडी दिसत आहेत आणि इथं काही लोकं दिसत आहेत.

या मला बागाती दिसत आहेत हा स्टेजवर खूप चांगल्याने सजवलेलं आहे.

लाईट लागलेली आहेत दोन कुर्ची दिसत आहेत.

हे लावलेले आहेत आणि ट्यूबलाईट लावलेली आहे टेबल खुर्ची दिसत आहेत.

एक दोन ऑटो दिसतं आहेत इथे दोन माणसं दिसतं आहेत.

या चित्रामध्ये आम्हाला इथं एक ही पी हिरव्या रंगाची--

इथे बालुर घाट लिहलेलं आहे हि इमारत खूप--

हे दोन माणसं दिसत आहेत खुप सारे पुस्तके ठेवलेले आहेत.